मंदिर हा जगातच पसरलेला आ आज दिसतो.

झाडं लावलेल आहे आणि फटाके देखील फुटताना इथे दिसून येत आहेत.

आणि नदीच्या वरती पुल्या दिसून येत आहे आणि पुल्या वरुन खूप सारी वाहन जातं आहेत.